तिथे आजूबाजूला दोन फोटो लावलेले दिसत आहेत तिथे एक --

इथे एक नदीच पात्र दिसत आहे.

वरती एक मोठा रस्ता दिसत आहे त्या रस्त्यावर पण खूप --